त्यापैकी एक आहे त्यापैकी तिथे स्टॉल लागलेला आहे गॅस आहे.

यामध्ये दिवे लागलेले आहेत दीव्यामध्ये वात आहे वातीला आग लागलेली आहे आणि तिथं गौरी--

त्यामध्ये एक चक्र आहे चक्रामध्ये चोवीस चक्र आरे आहेत.